काही लोकं वर उभी आहेत मस्त पैकी--

समोर एक घर आहे खाली ए.टी.एम. --

हि गॅस वर ठेवली आहे एक मस्त पैकी डिझाइन दार--

असुरक्षित कठडा आहे मागे जाळी लाव --

हा भाग दगडी बांधकाम केलेला आहे.

इमारती या दगडा पासून बनले आहे.

नदी व खाडी पात्राच्या साईडला उंच व मोठी झाड आहेत.

आकाश निरभ्र आहे काही व्यक्ती नदी साईडला फिरत आहेत.